तुला कोणते आवडतात song हो मला पण ते आवडतात गाणे त्याच ते जे song आहे बघ त्या movie मधल दिल मेरी ना सूने ते पण song मला खूप आवडत म्हणजे ते song इतक छान आहे आणि त्याच ते तू म्हणलस बघ ते song म्हणजे खूप भारी आहे त्याच आणि ते दिल मेरी ना सूने तर ते जास्त आवडत मला आणि तेरे संग यारा ते रूसतम movie मधल song आहे बघ ते पण खूप छान आहे त्याच lyric पण खूप छान आहे आणि त्या मुळे त्याला ते song ज्या प्रकारे गायले आतिफ अस्लम ने ना तर ते song पण मला खूप जास्त favorite आहे माझ तेरे संग यारा ते song आहे त्या movie मधले आणि ते आणि ज्या वेळेस आपण ते song ऐकतो तेव्हा इतक relax वाटत ते मला खूप असं narriation सारख एक feel येते म्हणजे दिवसभर stress असेल किंवा काय असेल तर ते पूर्ण त्याचे जे songs आहेत ना ते songs जर ऐकले तर ते पूर्ण जातात आणि त्याच्या जे song आहे म्हणजे most favorite जे दिल दिया गल्ला जे टायगर मधल आहे ना तर ते song मला जाम आवडते word मला सलमान खान पण आवडते आणि कतरिना पण आवडते त्याचे आणि जे song दिल दिया गल्ला त्याच तो voice त्या song मध्ये जे भारी आहे कि नाही आता तू पण ऐकले असशील ते song संगलींनीच ऐकल असेल ते song म्हणजे खूप ज्यात words आहेत त्याचे meaning आहेत खूप छान आहे आणि आधी पासून ते सगळे song मस्तच म्हणजे hit च गेलेले आहेत ते पिया ते पण song खूप छान आहे ओ रे पिया जे song आहे ना तू म्हणलीस ते song म्हणजे खूप छान आहे आणि त्याचा अजून एक song आहे बघ बाघी Two movie मधल बघ ओ साथी तेरे बिना ते पण song खूप छान आहे त्याच आस कोणतच song म्हणता येणार नाही जे आधी पासून hit गेल नाही किंवा छान नसेल जस तू म्हणलीस तस त्या सोंग नंतर पण

प्रत्येक song मध्ये त्याला चान्स दिला आणि प्रत्येक song त्यांनी आशा topic पासून म्हणजे तेव्हड काही मला लक्षात नाही की कोणत song आला असेल

मला हाय का नाही तेव्हा पासूनच आवडतय म्हणजे हे लई मूवीज मध्ये काही म्हणला नाही पण जेवह्या त्याने म्हणजे कोणता पण movie मध्ये म्हणते ना ते song हमेशा hit होते बघ

जिना जिना बदलापूर मधल एकच song म्हटलंय त्यांनी पण एव्हड भारी म्हणतंय ना ते trending मध्ये टेक चालू राहतय कधीच boar होई ना त्याच जस आपल अर्जित च कस boar होईना तस त्याच same आहे अं आणि boar च होईना बघ मला कधी पण mood आता अर्जित च favorite आहे पण याच आस नाही की त्याचच ऐकतो याच पण ऐकतो मी आणि most favorite मध्ये ते जिना जिना आणि पहिली नजर मे आणि सगळे song आहेत पण जिना जिना आणि ते पेहेली नजर मे जादू कैसे कर दिया ते song लय आवडत जिना जिना हा सिखा मेने जिना जिना कैसे जिना जिना

आणि मस्त feel होत आणि ते पेहेली नजर मे song ऐकल की एकदम फ्रेश मूड होऊन जाते त्या इंटेलिनजा फिल्म मधी दिल मेरी ना सूणे दिल की मे क्या सूनु करू आहेत बघ काय तरी song ते एक मला लई आवडते आणि पिया ओ रे पिया बघ त्यांनी तेव्हा म्हणलेले song ते आणि जणीला आहे ना त्याच्या मूवी मध्ये म्हणला आहे बघ ते आत्ता बि song म्हणजे fresh feel होतय एकदम relax पूर्ण निघून जाते बघ याचे songs ऐकल्या वरती मला लई आवडतात त्याचे songs लहान पणा पाससुनच ऐकतो ग याचे songs पण एवहड काही म्हणजे त्याने कुठल काय तेव्हड काय माहीत नव्हत एक दोन वर्षा खालीच कळले मला वाटतंय ते पाकिस्तानी ते कोणताही असो पण as a person चांगला आहे बर आणि काही rude नाही आणि छानच simple च राहते ती introvert आहे म्हणा मला कळलय ते आणि त्याला बघ filmy romantic song बि छानच म्हणते rock song अं ते पण छान आहेत जे दोन songs आठवत नाही कोणते तरी होते ते दोन songs भारी आहे का पाकिस्तानी song आणि त्याला classical song आहे बघ ते पण म्हणता येत आस काही नाही काही की त्याचे असे कोणतेही song नाही म्हणजे आवडणार काही छान नाही आस म्हणायच ते बी song छान आहे बघ ओ खुदा तुम्ही हो ते शाहिद कपूर च ते पण मस्त आहे मला सगळेच आवडतात आणि ओ मेरी लैला रखू छुपाके संबसे ओ लैला त्यातील instagram वर ते चालू होत ते पण छानच म्हणलाय त्यांनी कोणते पण song म्हणले की famous च होतात आस काही नाही की अरे छान नाही आस म्हणायच आणि सगळेच songs आवडतात मला

ते दाखवतात ना reels वर त्यांनी त्याचा एक song त्याच्या mother ला dedicate केलय ले भारी हॉट विडियो मला ले आवडले त्याचे ते विडियो आणि छान आहे त्याचे सगळेच song आवडतात मला आणि specially जिना जिना पिया ओ रे पिया आणि पहली नजर मे बेईनतहा ते एक आहे बघ ते आवडत मला

आणि ते एक आहे बघ त्याच favorite color म्हणा blue आहे म्हणा आणि त्याची favorite actress मध्ये दीपिका पदूकोण पण त्याला आहे की नाही ए कोणते interview मध्ये विचारले म्हणतात त्याला की music सोडणार आहेस काय बॉलीवुड मध्ये गाणे म्हणणार नाहीस का तू नंतर म्हणला न ते music सोडायचे मधी choice राहील म्हणून

हा राहायला पाहिजे त्यांनी songs म्हणायला पाहिजे बॉलीवुड चे मला आवडतात बाई एवहडे छान following आहे त्याची इंडिया मधी आणि एवहडे live गाणे म्हंटले न त्याने ते fans राहतात त्याचे बघलीस का कधी तुला काय वाटतय बरोबर आहे मला पण त्याचे सगळेच song आवडतात बघ त्याच song आहे बघ पहली नजर मे कैसा जादू कर दिया ते song पण भारी आहे

ते म्हणजेच चांगलच आहे आणि पोस्टर निकला हीरो मध्ये पण बघ त्याचे जे song आहे जनम जनम तू ही मेरे साथ ना ते पण song खूप छान छान आहे म्हणजे त्याच voice पण त्या मध्ये खूप भारी आहे मला त्याच ते ही song आवडतय आणि आणि जस मी म्हणल बघ त्याच जे song आहे बघ या मूवीतल ते ग बत्ती गूल आली होती बघ मूवी श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर ची तर त्या मधल जे song आहे न देख तेरा क्या से क्या हो गये देखते देखते ते song तर माझ एव्हड favorite आहे ना ते song ज्या वेळेस आल होत ना सगळीकडेच म्हणजे रील्स वर टिकटोक वर तर एव्हड फेमस झालत आणि त्याचे वो हवा हो गये देखते देखते जैसे जस ते last च आहे ना कोरस ते खूप छान आहे त्याच त्यामुळे ते song म्हणजे अजून ही तेव्हडच हिट आहे बघ जर एखाद strong moment तर ते song चालतेच चालते आस होणारच नाही की ते song माहीत नसेल कोणाला ह ते song नाही चालणार आणि जे आता प्रेम की गाजब कहाणी मध्ये पण त्याच song आहे बघ ते तेरा होने लगा लगा हू ते पण song खूप छान आहे त्याच्यात ही त्याचा voice म्हणजे त्याचे असे कितीतरी song आहेत बघ जे आपण म्हणजे आस बोलतच राहिलो तरी त्याच काही song च कमीच होणार नाही तितक छान त्याचे song आहेत आणि जस तू म्हणलीस तस personal life मध्ये तो कसा आहे rude नाही चांगला आहे आणि त्याच जे song म्हणजे मध्ये टी मूवी आलती बघ दोन हजार अठरा मध्ये त्यात पण त्याच एक song होत ते अजून ही माझ favorite आहे म्हणजे त्यावर खूप सारे रील्स पण बनवले होते काही वेळेस आणि आत्ता पण तो पण favorite आहे तो तर माझा आहे बघ की संग तेरे पानियो स पानियो स पानियो सा बेहेतर हू तर ते song पण ऐकल की इतक छान वाटतय की खूप भारी वाटते आणि त्याचे असे emotional songs आहेत जस romantic song हे की देखते देखते क्या से क्या song आहे आणि ते पण

अरतीपेरसोन चे Song ऐकत होती मला पण ते song आवडत होते पण मला म्हणजे नेमक अरतीपेरसोन कोण आहे किंवा त्याच्या बद्दल काही म्हणजे माहितीच नव्हत मला त्याच्या बद्दल माहिती म्हणजे त्याच म्हणजे ते माझ favorite song सांगितल ना तुला रंग शरबतो का त्या song पासूनच मला अरतीपेरसोनाल च कोण आहे के आहे पाकिस्तानी आहे हे सगळ न मला त्या मूवी मधन म्हणजे त्याच्या पासूननच माहिती झाल बघ ते song ऐकूनच त्याचे सगळेच song favorite आहेत playlist मध्ये सगळ्यांच्याच असतो अर्जित सिंघ म्हणजे काही songs आहेत ते म्हणजे संगल्यानच आवडतात तसच अरतीपेरसोन चे song पण खूप छान असतात मला तेच song म्हणजे खूप जास्त आवडतात बघ हो तू म्हणलीस तस song ते ओ लमहे वो राते कोई ना जाने ते बरसाते ते माहीत आहे काय माझ्या घरी पण म्हणजे अ आता अण्णा माझा मोठा ते songs ऐकते त्याचे पुराणे songs एकदम आग ते आवाज मध्ये दर्द आहे मला song feel होतय बर त्या मुळे ते एका दिवशी काय झाले माहीत आहे का मी ताई ला म्हणलो की ताई एकदम चांगली रॉक आहे कसल भारी आहे आणि कसल दिसायला पण आणि गाणी पण भारी म्हणतय अग बाई त्याच लग्न झालय म्हणली अरे यार मी म्हणल आता लग्न कधी झालंय एव्हड वाईट वाटल की नाही म्हणजे heartbreak झाल्या सारख feel व्हायला लागळ म्हणजे अक्का म्हणली आत्ता तुला काय त्याच्या सोबत न लग्न करायच आहे म्हणल तस नाही पण त्यानी young दिसतोय ना एव्हडया लवकर लग्न झालय काय म्हणलंय ना नाही त्यांनी मोठा हाय आस म्हणत होती

आणि त्याचे ते ते song तेरे बिन मी यू कैसे जिया ते एक song मला एव्हड आवडते मला लई आवडते हमेशा ऐकतो मी त्याचे song

मला पण thank you अलिशा काय म्हणतो अनिकेत हा इंटरनेट चालतोय आजच्या काळात जे वापरण्यासाठी इथे हा इंटरनेट खरं म्हणजे शोध व फायदे वापर आणि फार पूर्वी म्हणजे जे कोणी आपल्याला सांगितलेलं असतं की भविष्यात जसा हवेतून हवेतून म्हणजे लोकांशी संपर्क न साधता अशी म्हणजे आपण लोकांशी संपर्क साधू शकतो आणि त्यांच्याशी बोलू शकतो त्यांना संदेश पाठवू शकतो खरंच लोकांनी आपल्याला आपल्याला म्हणजे आणि सांगणाऱ्या व्यक्ती

टाईम शेअरिंग सशक्त करण्यासाठी बारकेज स्वगी स्वगी ची आणि संशोधनाची विकास केली होती लहान वर्गापासून मोठ्या मोठ्या पर्यंत सर्वांनी इंटरनेट शब्द एकलाय आणि महत्व महत्त्व जाणले पण आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून जग किती जवळ आले आहे आणि ती गोष्ट आज इंटरनेटवर सहजपणे मिळू अं जाते तेव्हा तर हे इंटरनेट म्हणजे काय आणि अं या इंटरनेट ची माहिती इतर माहिती म्हणजे बोथ आहे ना इंटर हा पण पण हे एकोणविशे सत्तर म्हणजे अं एयर प्लॅनेट म्हणजे नावाचे नेटवर्क सुरू झाले आणि हे नेटवर्क चार संगणकांना एकमेकांना जोडून तयार करण्यात आले आणि हळूहळू संगणकाची संख्या वाढत आहे इंटरनेट खूप सेवेंटी सेव्हन करण्यासाठी करण्यासाठी जानकारी मिळण्यासाठी वाचण्यासाठी

आणि इंटरनेट सन एकोणविशे नव्वद मध्ये WWW डॉट ची संकल्पना मांडली गेली आणि यातून इंटरनेट ची सुरुवात झाली ना

आणि अं मात्र मात्र म्हणजे नेटवर्क बंद पडल्याने सन एकोणविशे मध्ये निकोल टेस्ला यांनी वायरलेस नेट कल्पना मांडली आणि अनेक संशोधन यावरून काम केले युवकांनी संकल्पना जोडली वर्ल्ड वाईड च्या मनाने आधुनिक चे सत्र सगळं मनाची सुरुवात म्हणून चीना किट केले होते

हा आणि देशात पंधरा ऑगस्ट एकोणविशे पंचांनो रोजी इंटरनेटला सुरुवात झाली आणि त्याकाळी सुरुवातीला इंटरनेट चा स्पीड हा आठ ते दहा केबी फक्त स्पीड होता ना हा आणि इंटरनेटचा स्पीड पाहता पाहता म्हणजे वेळ खूप कमी होतो आणि भारतात इंटरनेट सुविधा VSN म्हणजे विदेश संचार नियमन निगम लिमिटेड द्वारे करण्यात आल्या आर्थिक संघाचा नेटवर्कला एकमेकांना जोडण्याची परवानगी देऊन म्हणजे सेपरेशन आणि वाणिज्य पद्धतीची क्रांती केली आहे हा आणि इंटरनेट ला तर मराठीत महाजाल आंतरजाल असे म्हणतात आणि इंटरने सारखी संकल्पना फक्त आणि फक्त तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे पुण्याची समाजसेवा आणि सामान्य क्षमता बघण्यासाठी किती माहिती मिळते कोणत्याही हेतूवर आणि हेतूसाठी वापरली जाऊ शकतात आणि इंटरनेटला म्हणजे मराठी महाजाल तसेच आंतरजाल असे म्हणतात आणि इंटरनेट ही संकल्पना फक्त फक्त तंत्रज्ञान

हा अजून पण खूप जानकारी इंटर इंटरनेटवर आपण न्यूज पण पाहू शकता आर्टिकल पण पाहू शकतो गुगल आर्टिकल्स अजून इंटरनेट नेटवर्क आहे संगणकाद्वारे जगभर पसरवले आणि सगळ्या नेटवर्कला जोडले गेले आहे आह तशा तर आणि त्याच्यामुळे तर हे पण आहेत ना हा त्या म्हणजे त्याच्याविषयी पण शिकवणार आहे अं यांच्या तर म्हणजे म्हणजे नेटवर्क तर बोथ म्हणजे याच्यामुळे युनायटेड स्टेट युनायटेड स्टेट चे उद्योग आणि एकोणविशे नव्वद च्या दशकात सुरवातीला ते सामान्य लोका दुष्परिणाम झाले नाही हा हा आणि इंटरनेट हे हे एक एक प्रकारचे नेटवर्क आहे जे म्हणजे नेटवर्क ला जोडले गेले आहे इंटरनेट केव्हा एकच आणि एकच एकच नाही तर अनेक नेटवर्कला जोडले गेले आहे चार अब्ज लोक किंवा जगाच्या निम्म्या जगाच्या निम्म्या निम्म्याहून संख्या लोकसंख्या कडे इंटरनेटच्या इंटरनेट आहे असा अंदाज आहे हो आणि जरा इंटरनेटचा जरा इंटरनेटला इंटरनेट ही एक प्रकारची नेटवर्क आहे ना आणि एकच एक एकच प्रकारे म्हणजे सॅटॅलाइट आणि टॉवरच्या म्हणजे पद्धतीने जगभरातील डिजिटल व उपकरणे असे म्हणजे जोडले गेले आहेत आज जगावर वेब वेब सगळे इंटरनेटमुळे जोडले गेले आहे हा ते तर इंटरनेट चे म्हणजे बोथ फायदे पण आहेत या संख्येने व्यवसाय एकमेकांशीएकरूप असे सिद्ध झाले आहेत त्यांच्या भौतिक विक्री आणि सेवा इंटरनेटवर आणि इंटरनेटचा शोध कोणी एका माणसाने लावलेला आहे ते कोणत्याही एका माणसाचे म्हणजे काम नाही म्हणजे इंटरनेट ही संकल्पना जेव्हा रुजली तेव्हा अनेक अनेक शास्त्र शास्त्र शास्त्रज्ञांनी त्यावर काम काम करायला सुरुवात केली त्यापैकी यासाठी बराच काळ जावा लागला आणि हिंदुस्तानचे लोक खूपच सुंदर आहेत बहुत सारे विकले जातात आणि आज तंत्र तंत्रज्ञानाचे विकसित पाहत आहोत ते म्हणजे त्यासाठी पूर्व पूर्वी म्हणजे शास्त्रज्ञाने भरपूर शोध करावे लागले त्यामुळे एका माझं पण तेच आहे एकाने म्हणजे हा शोध लावलं असं म्हणतात येत नाही म्हणजे तरी म्हणजे पॉपकॉर्न एकोणविशे अडोतीस यांनी आणि विंटर एकोणविशे त्रेचाळीस या अमेरिकेत अह अमेरिकन शास्त्रज्ञांनी इंटरनेटचा शोध लावला असे म्हटले आहे त्यांनी सर्वात प्रथम TCPIP जो प्रोटोकॉल चा एक संच आणि इंटर नेट इंफॉर्मेशन चा आणि जो नेटवर्क डाटा कसा हलतोय हे पण ते पण नियंत्रित करतो आणि त्यामुळे अं आपण आज वापरत असलेल्या इंटरनेट विकसित होण्याचा त्यात माझ्यात आणि इंटरनेट शब्दाचा पहिला लिखित वापर करण्याचा म्हणजे श्रेय विंड स्लीप त्यांना दिलेला सिरीज बिरीज पण काढतो डाऊनलोड करून इथे पण खूप काम आहे इंटरनेटवरून हा आणि हा आज म्हणजे फक्त प्रत्येक क्षेत्रातील इंटरनेटचा उपयोग केला जातो आणि असे कोणते क्षेत्र नाही जिथे इंटरनेट वापरले जात नाही आणि आज येथे नियोजक क्षेत्रांचा वापर माहिती इंटरनेटमुळे शक्य आहे हा आज संदेश पाठवणे माहिती पोहोचवणे किंवा माहिती मिळवणे यासाठी इंटरनेटचा वापर तसेच इंटरनेटचा वापर करून आज आपण कोणतीही माहिती एका एका एका क्षणात मिळवू शकतो आणि कोणत्याही विषयाची माहिती त्या त्याचे सविस्तर उपयोग तोटे औषध व औषध बस ट्रेनच्या वेळापत्रक या सगळ्यांची माहिती इंटरनेट द्वारे आपल्याला म्हणजे एका क्षणात मिळून जाते देव दृश्य देव स्थळे हे सर्व कनेक्ट आहे इंटरनेट वापरून आम्ही प्रजाजनांना

हा आणि अगं प्रत्येकजण इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या वस्तू ऑनलाईन विकत विकत आहे जसं मिंत्रा फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन कंपन्या कोणती भौतिक दुकान आपल्याला सापडणार नाही त्यांच्या संपूर्ण व्यवसाय हा इंटरनेट द्वारे चालतो आणि तसेच आज अनेक व्यवसाय सहाय्यता वाढण्यासाठी आणि आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी साठी इंटरनेटचा वापर केला जातो आपल्यासाठी हे एक सन फॅशन माध्यम तयार करतील तर त्याचा तुमच्या डिवाइस इंटरने शी कनेक्ट केल्या नंतर तर सर्व लिकेचंन आपली एडुकेशन वेबसाइड आणि सोशल मीडिया आर्म्स आणि बाराच्या सेवांशमध्ये प्रवेश करू शकतात हो आणि इतर इतर इतर क्षेत्राप्रमाणे आज शिक्षण क्षेत्रात देखील इंटरनेटचा अधिक प्रमाणात वापर केला जात आहे आणि ऑनलाईन परीक्षा क्लासेस यासाठी इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच अडुर शिक्षण संस्था स्वस्त शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा याचा वापर वाढलेला आहे आणि युद्ध शाखेतील कोर्स करण्यासाठी प्रशिक्षित या शिक्षणाकडून

ठेवण्याचे आणि प्राप्त करण्याचे सर्वात वेगवान माध्यम मानले जाते हा आणि आज पैसे काढण्यासाठी आणि नवीन खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही कारण ह्या सगळ्या सुविधा इंटरनेट वरून घर बसल्या शक्य झाल्या आहे इंटरनेटचा माध्यमातून बँकेत अनेक व्यवहार रांगेत ताटकळत उभे न राहता घरी बसल्या बसल्या करू शकता इंटरनेट द्वारे हा घरी घरी काम करणाऱ्या व्यक्ती साठी इंटरनेटचं काम सोपं केलं आहे अन आज कोणतीही माहिती त्यांना क्षणात उपलब्थ होऊ शकते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा उपयोग केला जातो अनेक मीडिया हाऊस घटना झाल्यावर आपल्या वेबसाईटवर अपडेट करत असतात त्यामुळे काही क्षणातच आपल्याला आजूबाजूला काय काय घडत आहे ते पण समजते आणि करमणुकीचे साधन म्हणून देखील इंटरनेट महत्त्वाचे आहे भूमिका बजावत आहे आणि चित्रपट संगीत नाटक वेब सिरीज अनेक इंटरनेटवर उपलब्ध आहे वुमेन नाव असे कारण शोधण्यासाठी व्यक्तीला नाम संख्या किंवा नेहमी लक्षात ठेवणे कठीण आहे ब्राउझ मी कोणतेही नाव तुम्ही शोधत तेव्हा विनंती सर्व सर्व हरण पाठवणे झाली आणि सर्वत्र डोमेन वरून पत्ता शोधून प्रयत्न करेल कारण ते डोमेन नाव

चालते आणि समजा आपण संगणकावरून गुगल ओपन केले जे इंटरनेटवरचे माहिती दाखवते असते आणि आपण गुगल वर एखादी माहिती सर्च केली तर गुगल आपल्याला त्या माहितीची संबंधित वेबसाईट टाकूया आणि तसेच एखादी माहिती दुसरा त्या व्यक्तीला पोचवायचे असेल तर तर सर्व सर्वर कडून ही माहिती पोहोचवते पोचवता येते आणि म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची IBA ऍड्रेस सर्च ने आवश्यक आहे नुसते हे काही काम त्याच्यात प्रसारात नच होते कारण यामुळे सहभागी होण्यासाठी मदत होते तर एखादी एखाद्याची फसवण्याची शक्यता वाढते पण यातून बाहेर पडणे आणि आता हे पूर्णपणे विकसित झाले आहे त्यामुळे त्यामुळे पुढील काळात आपल्याला आता याहून म्हणजे उपयोग

अं करण्यावर भर दिला जाईल तसेच पुढील काही काळात नेटवर्क हे इंटर नेट उत्क्रांती अं आणि इंटरनेटला महाजाल किंवा आंतरजाल असेही म्हणतात बऱ्याचदा इंटरनेटवर काम नसताना इंटरनेटवर

खर्च होऊन जातो बाहेरचं मैदान क्रीडा लेबर्स होऊन जातो हो नाही होत मग जास्त हो ते पण आहे आता म्हटलं तर तर मोबाईल वरतीच राहतात इंटरनेटवर हा दुसरं काम बी नाही

हो तसंच ते मग

अजून पण खूप इंटरनेटच्या

उपयोग केले जातात हॅकर्स पण हॅकिंग हो

ते पण आहे अजून अजून पण खूप आहे धुळे चे काय डोळे पण चांगले नाही राहत झाले ना पंधरा मिनिट

हा हो आज बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे यांच्या ही चर्चेचा विषय बाळ गंगाधर यांच्या चरित्रावर असेल हो तुझ्याकडे काय आहे ते तू मला का सांगत नाहीस आणि माझ्याकडे काय आहे ते मी तुला सांगेल

बाळ गंगाधर टिळक टिळक होते अधिकार यांनी याना

संभोधले त्यांचा जन्म तेवीस जुलइ अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी येथे झाला आणि एक ऑगस्ट होय गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी येथे एका मराठी हिंदू चित्र बावन ब्रह्मांत कुटुंबात झाला त्यांना लोकमान्य या म्हणजे लोक ही पदवी देखील देण्यात आली होती त्यांना महात्मा गांधी आधुनिक भारताचे निर्माते म्हटले होते होय गंगाधर बाळ गंगाधर टिळक हे भारतीय technical

स्वराज्याचे स्वराज पहिले आणि पण काय माहित त्यांचा पूर्ण किती

होय होय जाणून घ्या बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी वीस दोन हजार बावीस प्रत्येक उदाहरणे आणि घोषणा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मला मिळालाच पाहिजे हे भारतीय स्वतंत्र चळवळीचे भारतात ही अधिकारी यांनी त्यांना भारतीय त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली होती त्यामुळे लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारले महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भाषा बाळ गंगाधर टिळक हे गोपाळ गणेश आगरकर यांचे मित्र होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्री बद्दल बरेच काही लिहिले गेले आहे तथा क्वचितच high light केल्या जातात त्यांचे वडील गंगाधर टिळक आणि आई पार्वती बाई गंगाधर त्यांचे वडील अभ्यास आणि शाळेत शिक्षक होते शाळेय जीवनात हुशार धाडसी होते दहा वर्षाचे

बाळ गंगाधर टिळक यांनी indian goan rule लीगतची स्थापना केली